आजूबाजूला पाणीसुद्धा साठलेला दिसत आहे पाणी दिसतं आहे.

आजूबाजूला हिरव गवतसुद्धा दिसत आहे आजूबाजूला झाड-झुडपंसुद्धा दिसत आहे आणि हे दगडा वा काळपट दगडावरून पाणी येत असतानी--

चार-पाच मुलं आपले क्रिकेटाची कोच घालून क्रिकेटाची प्रॅक्टिस करताय आजूबाजूला हिरव्या कलरचा नेट टाकलेले आहे आजूबाजूला--

या आजूबाजूला स्वच्छ सुद्धा दिसत आहे झाड झुडपसुद्धा दिसतं आहे आकाश निळा रंगाचासुद्धा दिसत आहे.

मातीचा स्वर्णसुद्धा भिंतीवर दिसत आहे आजूबाजूला लायटा चे खंबे सुद्धा आहे आणि बाजूला हा टी शर्ट --

मरकटात खूप सारे दुकान आहे रंग बिरंगी लाइट सुद्धा लावलेल्या खूप मोठी--

कलर ची भिंत सुद्धा दिसत आहे त्याच्या वरती परत लोकांचे उबे असताना दिसून राहलेले आहे. वरतून--

आजूबाजूला हा पूलीमद्धे पांढरा रंग सुद्धा दिसत आहे आकाशाचा रंग पांढरा दिसत आहे वरुन पाणी सांडतानी दिसत आहे.

आणि चाकृती काडून ठेवलेली दिसत आहे आणि झाडी झुडपं लावलेलं--

हे जुन इमारती दिसत आहे आणि दगडानी कोरलेली आतमध्ये स्वछ दिसत आहे आजूबाजूला गवत दिसत आहे.

हिरवेगार-हिरवेगार गवत आहे आजूबाजूला झाडं झोपड लांभ-लांभ झोपड आहे पाण्याच-पाण्याच प्रवाह खूप जास्त आहे.

आणि एक आणि एका बिनमद्धे हे आलू--

ठेवलेले दिसत लहान-मोठे आलू सुद्धा हा दिसत आहे.

आणि आजूबाजूला हा सर्व स्वछपणा --